स्टेज च कलर नारंगी आहे.

आकाश मध्ये बादल पण दिसंत आहे.

कार चा पुढचा दरवाजा हूगडा आहे.

अन एक दुसरे दुकानावरती कपडे टंगेला ये.

आण तिने पांढर अन लाल कलर ची साडी घाले --

पाण्यात लोक दिसून राहिले आहे.

दुकानात लय सारे खिलोने दिसत आहे.

हिरव घास दिसून राहीली आहे.

एक मुलगी आहे तिने टोपी घालेल आहे.

त्याने एक टीका लावलेला आहे त्याच--